अ वाढदिवस करायला पण येतात आणि वेडिंग पण राहते इथे सगळेच काही पण होतात आणि त्यांच्याकडून सुविधा सगळंच राहतच की --

हे आमच्या इथं स्टेशन आहे जे स्टेशन --

चालत जाणारी सीडीवर उभा आहे तो पुन्हा --

हे मोडीफाय झाल्यानंतर मग खूप चांगले दिसन.

मग त्याला पण चांगलं झाल्यानंतर मग त्याला खूप चांगलं वाटन तुम्ही पण इथे एकदा येऊन गाडी घेऊन या मॉडिफाय पण चांगले चालले तेव्हा मस्त वाटलं तुम्हाला.

ते मागं हिरे रोड पाशी एक पेट्रोल पंप आहे इथ पेट्रोल पंप --

कुणाला पण दाखवा किनाऱ्यातले इथे खूप--

आणि तिथं बघ नळ पण दिसून राहिलाये एक चांगला.

आणि ती चांगले मस्त मस्त कटिंग करतानी दिसत आहेत.

आणि ते चांगलं नाही चांगले प्रॉडक्ट युज करताय आणि एक माणूस पण कटिंग करत आहे आणि एक पोरगा पण बसून कटिंग करु देत आहे.